अशोका एजन्सी च नावाची शॉप दिसत आहे त्या शॉपच्या बाहेरला --

मटेरिअल यव फोटो असं लिहिला दिसत आहे.

काही लोक काही महिला दिसत आहे.

मधामध्ये काही टेबल सारखे ठेवलेले दिसून येत आहेत .

दिसत असून त्यामागे पांढरे पडदे लागले आहेत त्या पडद्यावरती तिरंगा--

ग्रीन कलरचा दिसतं आहे समोर भवनाच्या दोन गाड्या पार्क केलेले आहेत.

त्या मंचावरती लाल बोर्डामध्ये काही लिहिला दिसत आहे .

बाजूनं नदी वाहत असताने दिसतं आहे. त्या नदीवरून एक लांब खूप मोठा पूल दिसतं आहे.

एखादं मिस्त्री --

समोर एक अति सुंदर असा गार्डन आहे त्या गार्डनाच्या --

रूम मध्ये एक टेबल एक खुर्ची ठेवलेली आहे.

लाल रंगाचे झाकण असलेली बॉटल ठेवलेली दिसत आहे निळ्या रंगाचे--

समोर एक खूप मोठी शाळा सारखा दिसून येत आहे.

दिसून येत आहे या रेस्टॉरंट मध्ये काचाचे दरवाजे लागून दिसत आहेत.

अ दर्शनासाठी आलेली भाविकांची गर्दी दिसत आहे वर्त मूर्तीच्या जवळ स्टेजवर मुलगी--

तीन डब्बल कपाट ठेवलेले दिसून येत आहे त्या कपाटामध्ये खूप सारे पुस्तकं --

समोर एक खुल्ला मैदान दिसून येतं आहे. त्या खुल्या मैदानावरती--

साडीला दोन खिडक्या दिसत आहेत त्यामधून वरची खिडकी खुल्ली दिसून येत आहे गेट --

यांची मूर्ती ठेवलेली असून एक भाविक त्यांची पूजा अर्चना करत आहे.

त्या कारला रंग लावण्याकरीता दोन माणसे पेन्टची बाल्टी घेऊन बसलेले आहेत .

गाडीचा पार्किंग लाईट लाल कलर चा दिसत आहे.

काही लोकं उभे आहेत. एका--

खूप लोकांची गर्दी दिसत आहे त्या गर्दी मध्ये पूर--

जातानी दिस दिसत आहे त्या लाईनीच्या जस्ट बाजूला एक ला--

त्या काठावरती काही लोक दिसून येत आहे.

आत मध्ये एक लेडीज दिसून येत आहे त्या लेडीज यांनी पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे.

त्या लॉजच्या आतमध्ये एका खांबेवरती एका हिरव्या रंगाची लाईट जळलेली दिसून येत आहे .

हि एखाद्या बिल्डिंगाची छत दिसत आहे.

स्टीलची कव्हरिंग केलेली आहे .